मस्तच लोकं दिसू राहीलीये बगीचा आहे साईड ला.

महाराष्ट्र दिसू राहिलेला आहे खूप सारे लोक आहेत गाड्या वगैरे आहेत हायवे दिसू लागलेला रोडचा --

आणखी येणारे जाणारे लोक पण दिसू राहिलेले आहे ट्रॉफिक जाम आहे.